मदत व्हायची ना. हो हो. मदत तर व्हायचीच. पण त्याच्यामुळे एक नवीन नवीन गोष्टी qurocities युटूबचा या काळात फार उपयोग झाला. युटूबमुळे वेगवेगळ्या recipe शिकायला मिळाल्या करायला मिळाल्या. आपल्या घरातल्या members ला त्या खाऊ घालता आल्या.

पण education ती तर असच झाली. education field

तो अजून पर्यंत जागेवर आलेल नाहीये. अजूनही disturb आहे. हो ना. अजून पर्यंत जागेवर आलले नाही. बरोबर म्हणजे परीक्षेचा कालावधी लांबतोय. म्हणजे पूर्वी जस जुनमध्ये नवीन session चालू व्ह्यायचं. तर ते अजूनपर्यंत त्या routine मध्ये आलेलं नाही. हो ना हो ना. परीक्षेचा कालावधी वाढतोय. अं आणि वेळेवर तो म्हणजे अभ्यास होत नाहीये. एक गोष्ट अशी वाटतीय कि जस lockdown मध्ये आपण बघितल कि आपल जे atmosphere आहे.

ते stable झालं होत म्हणा किंवा एकप्रकारे जे disturb झालेलं होत. ते पुन्हा पूर्ववत स्थितीत आलेल होत. atmosphere म्हणा किंवा environment म्हणा animals म्हणा plants म्हणा बरोबर हां.

अं चांगली एकदम चांगली संकल्पना आहे. ठेवायला पाहिजे.

ही सगळी बंद राहील. जेवढे काही pollutions निघतात. ते water pollution असो कि air pollution असो sound pollution असो हे सगळ त्यादिवशी पुढच सगळ बंद राहील. आणि एक दिवस government नि ठरवून द्यावा. महिन्यातला कोणता तरी एक पहिला रविवार म्हणा किंवा पहिला saturday म्हणा अस काहीतरी एक ठरवून द्याव. आणि बारा दिवस वर्षाचे बारा दिवस

म्हणजे खूप फरक पडू शकतो त्यामुळे

हम्म फक्त एकाच दिवस हो बरोबर आहे. त्याच्यानी बऱ्याचश गोष्टी

जस आपण बघितल कि एवढ lockdown दोन वर्ष जवळपास चालल असेल एक दीड वर्ष पण एवढ काय नुकसान काय कोणत झालं असेल विशेष आणि ते भरून काढता आलं नाही. हो बरोबर.

पण जगू शकतो व्यवस्थित बरेचशे रोग आणि बरेचशे diseases pollution मुळेच होतात. हो ते तर आहेच. आणि सध्या अं वातावरणामध्ये pollution चा प्रमाण जे आहे ते वाढलेलेच आहे. खूप जास्त आणि त्याचा सर्व सामान्य लोकांच्या health वर जास्त

जेव्हा संध्याकाळी फिरायला निघायचो आपण lockdown मध्ये तेव्हा किती fresh वाटायची हवा. खूप छान fresh वाटायचं आणि फिरताना ही कस आल्हाददायक वातावरण रहायचं. जरी lockdown होत तरी हवा एकदम शुद्ध होती. आणि दोन वर्षामध्ये साधारण दीड दोन वर्षामध्ये अं आपण कोरोना suspect नव्हतो किंवा कोरोना positive पण आलेलो नव्हतो. याकाळामध्ये औषधाची एकही गोळी नव्ह गिळली अं नाही. चारण्यात आली नाही कि एकही गोळी लागली नाही. म्हणजे इतक शुद्ध वातावरण झालं होत.

सगळ्या industries बंद असल्यामुले. पण याही या काळामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे नुकसान म्हणजे शेतकऱ्याच झालं शेतकर्यांनी पिकवलेल्या मालाला बऱ्याच ठिकाणी market च नव्हत. transport बंद असल्यामुळे मार्के त्यांनी पिकवलेला माल जो आहे. ते market पर्यंत नेऊ शकत नव्हते. अं आणि

first मजूर लोकांच. त्याचं फार नुकसान झालं. हो त्या काळा त्या काळामध्ये एकदिवस चा रोज नाही म्हणजे जेवण नाही. अस आहे. हो हो. मजूर लोक खूप मजूर लोकांचे खूप हाल झाले. जरी शासनाने त्यांना त्याकाळामध्ये free अन्न धान्य दिल. अं तरी याकाळामध्ये नुस्त अन्न धान्य दिल पण बाकी गोष्टी पण लागतात ना, अं किरणा लागतो. नुस्त अन्न धान्य दिल्याने होण झालं नाही त्याकालामध्ये त्यांना pension नसल्यामुळे किंवा daily vages जे काही income यायचं ते बंद झाल्यामुळे, त्यांच्या इतर गोष्टी पण बंद झाल्या

भाजीपाला या भाजीपाला झालं किराणा झालं यासारख्या गोष्टीसाठी पैसा हा लागतोच. डाळ गहू तांदूळ नुंस्त शासनाने free दिलय. हम्म हे झालं समजा मजुरांच किंवा शेतकऱ्याच आणि जे artist आहेत. म्हणजे कलाकार वाद्य वाजवणारे कलाकार, band मध्ये band वाजवणारे कलाकार अं functions बंद असल्यामुळे त्यांचे पण खूप हाल झालेत. म्हणजे पोटच त्यावर होत. ते artist शिकवणारे artist वाजवणारे artist

सगळे कार्यक्रमबंद होते आणि मग त्यामुळे मग ते online यायला लागले. free मध्ये चांगले मोठे मोठे artist अह काही काही singers चांगले मोठे मोठे singers फेसबुक ला online यायला लागले. आणि free तुम्हाला ऐकवायला लागले त्याचं जे work आहे. कारण का तर त्यांच्याकडे कामच नव्हत.

नाही नाही. अशे गायक बरेचशे वाद्य वाजवणारे hotel त किंवा इकडे तिकडे कुठेतरी काम करू लागले. मोलमजुरी करायला लागले. खर म्हणजे काही काही छोटे मोठे जे हां.

हो ते सगळ बंद असल्यामुळे हे जे छोटे मोठे काम करणारा जो कलाकार वर्ग होता किंवा मजूर वर्ग होता. शेतकरी वर्ग होता. हे सगळेच म्हणजे खूप जास्त affect झाले. अं यांच म्हणजे कुठे त्यांना काम मिळत नव्हत. त्याच्यामुळे पैसा मिळत नव्हता आणि त्याच्या मुळे सगळ्याच गोष्टी त्यांच्या थांबून गेल्या आणि खूप म्हणजे उत्पन्न नसल्यामुळे अं हम्म म्हणजे त्याचं जे जे आर्थिकस्तर होता तो पूर्णच खालावला. फक्त फायदा झाला असेल तर government जे कर्मचारी होते. त्यांचा पगार मात्र न चुकता वेळेवर झाला त्या लोकांनी lockdown lockdown enjoy केला अस म्हंटल तरी चालेल.

दर महिन्याला न चुकता पगार होतच होता. त्याच्यामुळे त्याचा त्यांना खूप फायदा झाला. कोणत्या प्रकारच आर्थिक tension त्यांना नव्हत.

मुलांनी काही काही शाळेमध्ये अं जे privet class होते. privet classes वगैरे ते online झालेत. अं हम्म lockdown च्या काळामध्ये हम्म बाहेर देशात गेलेले विद्यार्थी होते ते परत आलेत. काही काही ठिकाणी जे अडकून राहिलेले होते फिरायला गेलेले म्हणा किंवा दुसऱ्या ठिकाणी गेलेले अं कामासाठी गेलेले transportation बंद असल्यामुळे बऱ्याच बरेच वेळा अस झालं lockdown च्या period मध्ये मजूर वर्गाला कुठून कुठ्पार्यात पायी याव लागल रेल्वेज बंद होत्या. transportation च्या सगळ्याच facilities बंद झाल्यामुळे अं म्हणजे एकप्रकारे अं त्यांना कोणतेच साधन उपलब्ध नव्हते तर ते पायी पायी जात होते. पायी पायी सुद्धा गेलेत मजूर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर असे पायी जावून आपले गावं गाठ्लेत.

एकदम बरोबर.

ठीक आहे. हां हां ठेवते मी phone बर बर. चालेल चालेल okay

नमस्कार! आजच्या माझ्या विषयाचे नाव आहे, हवामान बदलावव हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम. आज हवामान बदल हे एक मोठे जागतिक आव्हान आहे. आणि जग ह्या बदलाला अधिक असुरक्षित म्हणत आहे. हवामान बदल म्हणजे पृथ्वीच्या हवामान स्थितितील बदल हे दशकांपासून लाखो वर्षांपर्यंतच्या कालावधीत.

हवामान बदलाचा पर्यावरणावर आणि परीसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. माणसाच्या वेग वेगळ्या कृत्यांमुळेच पृथ्वीचं तापमान वाढते आणि या climate change अर्थातच हवामान बदलामुळे.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 या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील. समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी - प्राण्यांच्या अनेक प्रजातीही नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडीमुळे, Carbon dioxide अर्थातच आपण ज्याला CO two म्हणतो, त्याच्याच उत्सर्जनाचे प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. हे सर्व पाहता, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हवामान बदल म्हणजे नक्की काय? तर मी तुम्हाला सांगते, हवा हवामान बदल म्हणजे नक्की काय. एखाद्या ठराविक ठिकाणी, अनेक वर्षांपासून असलेली, ऊन वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हव हवामन. ह्या सरासरी हवामानातलं बदल म्हणजेच climate change. हवामान बदल माणसाद्वारे घरी किंवा factory आणि वाहतुकीसाठी केल्या जाणाऱ्या तेल gas आणि कोळश्याचा वापरामुळे होत असते आणि त्यामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहे. आता तुम्हीच विचार करा, आपण जेव्हा आपली गाडी चालू करतो. तेव्हा त्यातून निघणारा धूर असो किंवा इतर कोणत्याही वाहनांमधून निघणारा धूर कोळसा जिथे जाळतात त्या factories अशा अनेक ठिकाणी, आपल्याला हा काळा धूर हा काळा धूर म्हणजे काय? हे आहेत काही विषारी वायू जे माणसाद्वारे बनवले जातात. आणि त्यालाच त्याच्यामुळेच आपले हवामान झपाट्याने बदल होत आहेत.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

हवामान बदलाचे विपरीत परिणाम होणं टाळायचं असेल, तर जगाचं तापमान वाढण्यापासून रोखणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. बरं का? दोन हजार शंभरपर्यंत global warming च प्रमाण एक point पाच celsius पर्यंत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

जेव्हा पृथ्वीचं तापमान हे दोन अंशाने मोजलं जातं. त्यामुळे फार मोठे बदल होतात. कोणाला आवडेल, आपल्या घराच्या बाजूला कोरडा दुष्काळ पडलाय. प्यायला पाणी नाही आहे. तळपतं ऊन आहे.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

ह्या हवामान बदलाचे परिणाम काय? या विचारात तुम्ही पडला असाल ना? बरोबर! हवामनात होणाऱ्या टोकाच्या बदलाचे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच अनेक आयुष्य आणि रोजी-रोटी धोक्यात आलेली आहे.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 होत असलेल्या वाढीमुळे काही भागात प्रचंड उष्णता वाढेल. आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाही. अजिबात नाही! चीन असो, जर्मनी असो, बेल्जियम असो.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 टोकाचे बदलही जाणवतील. उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळ, हे सगळं वारंवार होईल. त्याचं प्रमाणही वाढत जाऊन मानवी जीवनासाठी फार धोकादायक राहील. गरीब देशातील लोक, ज्यांना ह्याच्याशी जुळवून घेणं सर्वाधिक कठीण ठरेल. त्यांना सर्वाधिक त्रास होईल. अगदी बरोबर आहे ना? तुम्हीच विचार करा. ज्या देशाकडे खायला-प्यायला पैशे नाहीत, ज्या देशामध्ये पिके उगवत नाहीत त्या देशामुळे हवामान बदलामुळे किती परिणाम होईल? उदारणार्थ आफ्रिकी देश दुसरे काही जे देश जे गरिबीत जगत आहेत. जसे की इंडोनेशिया वगैरे. ह्या देशांना समुद्र पातळीचा फार मोठा धोका जाणवत आहे.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

तयार होतील, जे मानवाला पहिले कधीही माहित नव्हते. जसं की साधायचा आपण पाहिलेला कोरोना virus ज्याने हाहाकार माजवला होता.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 हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत. ह्यात काही विषयच नाही, मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमनातील वाढ होत आहे. जसं की वीज प्रकियेपासून वाहतूक

आतापर्यंत जगात एक point दोन celsius एवढं तापमान वाढलं आहे. त्याशिवाय ह्या इंधनाच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायु, ही सूर्याची ऊर्जा वाढवतात. एकोणिसाव्या शतकापासून आतापर्यंत

झाडं जेव्हा जाळली किंवा तोडली जातात, तेव्हा ते साठवलेला carbon वातावरणात सोडत असतात. मग आता प्रश्न पडला असेल की भविष्यात काय होणार?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 शतकाच्या अखेरीपर्यंत देखील वातावरणातील तापमानाची वाढ तीन अंशपर्यंत असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मग जगभरात हवामान बदलाचे काय परिणाम होतील?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 हे कित्ती भीतीदायक आहे, नाही का? आफ्रिकेतील बहुतांश देशामध्ये दुष्काळ आणि अन्नाचा तुटवड्याची समस्या निर्माण होऊ शकते. मग, जगभरातील सरकारं काय करत आहे?

यावर जगभरातल्या देशांचे एकमत झाले आहे. पॅरिसमध्ये दोन हजार पंधरामध्ये झालेल्या महत्वाच्या कराराद्वारे global warming, eight point पाच celsius पर्यंत रोकण्याचा उद्धिष्ट ठेवला आहे. हे तर सर्व झालं. पण हवामान बदलांमध्ये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 म्हणजेच घरं insulate करा. विमान विमानांचा वापर कमीतकमी करा. मांस आणि दुगधजन्य पदार्थांचं सेवन कमी करा.

Hello संयुक्ता! काय चालूये तुमचं? काही नाही तुम्हांला entertainment विषयी काय वाट वाटतं? आम्हांला का entertainment आम्हांला entertainment व्हायला खूप आवडतं. बिगबॉस खूप आवडतं आम्हांला. हो का! बिगबॉस एवढं अं आवडतं हो तुम्हांला एवढ्या fan आहात तुम्ही बिगबॉसच्या. तर तुम्हांला बिगबॉसविषयी काय माहिती आहे? हम्म आता बिगबॉसचा सोळावं season चालूये हिंदीमध्ये. आणि मराठीमध्ये चौथं season चालूये. तर आम्ही दोन्हीपण बघत असतो. हो का मग जास्त कोणतं आवडतं तुम्हांला हिंदी कि मराठी? अं मला हिंदीमध्ये शिव आवडतो. मराठीचं तर एवढं कोणी आवडत नाही. असं favorite कोणी नाही. तुम्ही बघितलंय का बिगबॉस? हो. मी पण बिगबॉसची खुप मोठी fan आहे.

अं मला पण शिव ठाकरे आणि निमरीत हे दोन फार आवडतात. हो मला पण. मला पण शिव ठाकरे आवडतो. MC स्टॅन आवडतो मला. तो छोटा अब्दू पण आवडतो.

हो cute पण आहे तो. आता शिव ठाकरे परत तिसऱ्यांदा captain झालायं. अं हो पहिल्यांदा होतं असेलं असं बिगबॉसमध्ये कि कोणीतरी तिसऱ्यांदा captain होतंय.

हो. शिव ठाकरे मराठी माणूस आहे ना. हो मंग! त्यामुळेच आपल्याला आवडतो महाराष्ट्रातला आहे तो. आणि तो मनापासून खेळतो fake नाही खेळत. हा. सगळे बाकी camera साठी खेळतात. हो camera साठी आणि fake पण किती जसं कि शालीन, प्रियंका.

हो बरोबर आहे. त्यामुळेच मला ती आवडत नाही. हा मलापण त्यामुळेच नाही आवडत. ती दुसऱ्यांना dominate करती.

हो. बरोबर आहे.

त्यांची तर love story पण दिसतं नाहीये. आणि fake आहे म्हणून पण कळत नाहीये. त्यांचं काय चालूये, त्यांचं त्यांनाच माहितीये.

प्रेक्षकांना तर काही कळतचं नाहीये. नेमकं आहे काय त्यांचं relation. काहीच कळत नाहीये. फक्त buzzer buzzer खेळताय ते दोघेजणं. त्यांना त्यांची मैत्री पण व्यवस्थित नाहीये. अं आणि कुठलंच अं relation असं व्यवस्थित दिसत नाहीये. confusion चालूये सगळं. हो. तुम्हांला काय वाटतं? ते अं शिव ठाकरे मराठी season two मध्ये होता, तर त्याची तिथं girlfriend होती. तर तिने यायला पाहिजे का बिगबॉस अं सोळामध्ये.

हो. मला पण वाटतंय कि तिने यायला पाहिजे. मस्त support भेटेल त्याला.

हा साजिद खानसोबत पण नाही खेळणार शक्यतो तो. हा. साजिद खानला तर आता त्यांनी evict करून टाकायला पाहिजे, असं वाटतं मला. पण ह्यावेळेस बिगबॉसमध्ये काय करतायेत बिगबॉस तेच कळत नाहीये. कारण कि eviction चं होतं नाही. कोणी out चं होतं नाहीये ना. आणि ल voting lines पण बंदचं आहे. मंग ते vote अं nomination करून फायदाचं होतं नाही ना काही त्यांचा.

ते त्यांना ज्यांना काढायचं त्यांनाच काढतात. जसं कि अंकित गुप्ताला त्यांनी काढलं. फक्त audience चे vote नव्हते त्याला कमी. खूप vote होते, तरी पण त्यांनी घरच्यांचे vote घेतले आणि त्याला evict केलं ते त्यांची त्यांचीचं मर्जी चालूये. कोणाला वापस आणायले, कोणाला बाहेर काढायले. ती सुम्बूल पण एवढं काही करत नाही ना. तरी पण ती आहे. ती तर nominate झाली असतात. हा. ती काहीच करत नाही.

असं पण त्याला खूप vote येत असत्यात. त्याला काही म्हणजे हे नाहीये भीती नाहीये. हो पण ते आहे. पण बिगबॉस अं partial game खेळताय ह्यावेळेस. हा partial आहे. ते दरवेळेस सारखंच partial आहे. आणि ते अं काहीपण केलं, तरी ते प्रियंकालाचं winner करतील, असं मला वाटतं. कितीपण शिव real खेळला, तरीपण ते शेवटी ते colors face लाचं winner बनवताय, at the end ला. हो ते पण आहे. पण एक अं

पण अं म्हणजे माझं असं observation आहे. ज्या season मध्ये जास्त सलमान खान अं ज्याला bash करलं. जसं कि मागच्या season मध्ये अं तो सगळ्यात जास्त bash तो तेजस्वीलाचं करायचा. मग ती winner झाली. तरीपण ती winner म्हणजे म्हणजे ती नव्हती अं winner quality असं नव्हतं वाटतं मला. मला वाटतं होतं प्रतीक व्हावा winner. पण ती झाली. त्याच्या ला आधी पण मला असं वाटतं होतं, कि राहुल वैद्य winner व्हावा, पण तेव्हा रुबिना झालती winner. तीपण colors face आहे. पण ती खेळतेत पण चांगले ना! मागच्या season मध्ये ती हि होती तेजस्वी प्रकाश. ती चांगली खेळत होती. आणि task पण पूर्ण करत होती. फक्त ती हि ना रुबिना ना अं love angle पण बघायला. हो. हा ते आहे. हम्म पण त्यांचं real होतं ना!